हाॅटेल आहे तिथे एक व्यक्ती दिसत आहे झाडे खुप छान आहेत लाइटस पण आहेत आणि --

एकंदरित चित्र खुप छान दिसत आहे.

तिथ एक बेंच पण आहे एक डस्टबिन आहे किल्यावर खुप साफ सफाई आहे एकंदरित हा छत्रपती शिवाजी महाराजाचा किल्ला आहे.

छान अशी पांढरी खुर्ची आहे पांढरा टेबल आहे.

गर्दी कमी आहे एकच माणुस आहे.

बंधाऱ्या मधे खुप छान अस पाणी आहे मागे हिरवी हिरवी झाडे आहेत आणि एकंदरीत हि एक कोणती तरी मोठी नदी वाटत आहे.

मला वाटते हे ताज महाल सारख काहितरी दिसत आहे पण ताजमहाल नाही आहे कारण ते थोडस काळ पण झालेल आहे आणि वरती आहे ना निळ आकाश आहे.

पुलाचा रंग पांढरा आहे आणि पुल लोखंडाचा आहे.

आणि नदी मधी खुप कचरा केलाय लोकांनी--

लोक रिक्षा मध्ये आहेत काही एक बिल्डिंग आहे नेमकाच पाऊस पडुन गेला आहे एकंदरीत वातावरण खुप छान आहे.